मंदिराची मूर्ती दिसत आहे व एक माणूस त्यांची पूजा करताना दिसत आहे.

व खूप सुंदर असं मंदिर दिसत आहे.

व प्रोजेक्ट छान दिसत आहे.